कसं काय रे भावा कृष्णा, तुझ्या गावात निवडणूक आहे म्हणते आता? हो चालू आहे. is not Clear आहे अठरा डिसेंबरचं. अठरा डिसेंबरचं आहे ग्रामपंचायतचं?

ग्रामपंचायतचं सांग ना जरास काही समजावून. समजावून म्हणजे काय आहे जास्ती सीट राखीव आहे बाईची.

आधी कसं is not Clear मधून सरपंच होत होता आता ओपन मधी आहे.

हो पूर्ण गावातून आणि ती सीट राखीव आहे महिलांसाठी.

आणि त्यामध्ये वार्ड... गावामध्ये तीन वार्ड आहे.

हा, वार्ड नंबर एक मधी दोन लेडीज आहेत सॉरी दोन जेन्ट्स आहेत एक लेडीज आहे.

एक लेडीज. वार्ड नंबर दोन मधी दोन लेडीज आहेत, एक जेन्ट्स आहे.

आणि वार्ड नंबर तीन मधी सुद्धा दोन लेडीज आहेत, एक जेन्ट्स आहे.

पण त्याच्यामध्ये, वार्ड नंबर तीनमध्ये is not Clear समाजाची एक सीट राखीव आहे is not Clear साठी. मग धुमशान राहीन चांगलं म्हणजे माहोल राहीन निवडणुकीचा. धुमशान खतरनाक आहे. तीन जन पार्ट्या आहेत.

दरवेळी दोन राहित. तिसरी आता कोणती? युवा पेनल उभ राहिलाय गावात. अच्छा, युवा पेनल आहे का? एक राष्ट्रवादीची असेल. आणि एक बीजेपी शी संबन्धित असेल थोडीशी.

आणि जे ज्याने काही राष्ट्रवादीचं .

बीजेपी चं बटन. त्यांचे असे काही लोक वेगळे झाले आणि युवा पैनल उभ केलाय.

आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाच दहा लोक जे अपक्ष सुद्धा उभे आहेत.

धिंगाणा तर धिंगाणाच आहे आता निवडणुकीचा गावात. सांगतो ना असं होईल? हा, कसं की पाच दहा, वीस एक मत घ्या आणि निवडून या. बघ, बघ, बघ. कारण की सगळ्यांनी दिव्हाइड... हे होईन ना ते मत, विभागले जाईन. एक सरपंचाच्या सीट साठी सात ते आठ लोक उभी आहेत एसटी समाजाचे. अरे बापरे, तीन तर ह्या तीन झाल्या आणि बाकी अपक्ष सुद्धा आहेत., जमलं. आणि ह्या नऊ लोकांच्या नऊ लोकांची बॉडी असते. हो, हो. नऊ एक ची. आणि त्या नऊ लोकांसाठी कमीत कमी पंचवीस ते तीस लोक उभी आहेत.

नाही हे लोक अर्ज टाकन आणि मग बाकीचे लोक पैसे देऊन त्यायले अर्ज मागे घ्यायला लावतेत. तीन पार्ट्य आहेत हे तर पक्के. हे तर कुठ गेलेच नाहीत. तीन पार्टी नऊ त्रिक सत्तावीस झाले. नाही हे झाले सत्तावीस. सरपंचासाठी म्हणतो. सरपंचसाठी सहा सैट लोक आहे हो, हो. हे तर आहेच. माघार घ्यायची शक्यता काही संपत नसते ना.

खतरनाक. म्हजे चालू आहे प्रचार आणि अठ्ठावीस तारखेला फोर्म भरणे आहे.

लय लय गावात... आता ज्या सेपरेट म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायतची निवडणूक आहे. आता आमच्या गावात गट ग्रामपंचायत आहे, तर आमच्या गावात निवडणूकच नाहीये. आमची निवडणूक मला वाटते, एक दीड वर्षांनी होते. हो ना? मागच्या इलेक्शनच्या वेळेस आलो होतो मी तुह्या गावात.

हो. उभा होता ना आपला एकटा इलेक्शनमध्ये? आलो होतो मी.

लय मजा आली होती. लय माहोल राहते बुवा.

दर वेळी कसे दोघेच... तू अं मी दोघाच लढू. आता तिसरा झाला ना उभा. अं आपला महादेव काका नाही का यंदा उभा? मागच्या वेळेस होता उभा.

हा आता काय राखीव आहे अं ती सीट मग मेम्बर साठी उभा. मागच्यावेळी सरपंचसाठी उभा होता ना तो? . दोन नंबर ची मत भेटली होती ना त्याले? आता सेकंद नाही तीन नंबर ला आहे. एक नंबर ला सरपंच झालेला त्यावेळी ते.

आणि तीन नंबर महादेव कदम. असे संपूर्ण तीन नंबर झोपले होते मग. मस्त मजा आली होती पण.

हा, हा, हा. आता बाकीच्या राज्याच्या... ग्रामपंचायत सोड. आता बाकीच्या राज्याची बी निवडणुक हाय ना आता? आपल्या इथली म्हणजे माझ्या इथे ची आहे ना निवडणूक ती दोन तीन महिन्यांपासून चालू होती. आता होईल नंतर होईल. आता होईल नंतर होईल.

मग त्याच्या बाद ऑक्टोबर मध्ये डिक्लेअर झाली. निवडणूक राहिली म्हणजे का नाही की सन राहिल्यासारखाच वाटते. एखानदा सन आहे बुवा, is not Clear

is not Clear आणि त्यातल्या त्यात एक असं झाल की अठरा तारखेच इलेक्शन आहे तर एकोणीस ला रिझल्ट असते दर वर्षी.

यावर्षी रिझल्ट गेलाय परवा च्या दिवशी वर वीस तारखेला.

दुसऱ्या दिवशी भेटते. आला, आला, आला, आला, पडला, पडला, पडला, पडला.